हॅलो जया वाहिनी तुम्ही मला यात्रेबद्दल माहिती देऊ शकता का?

हा ते शेगाव ची यात्रा आहे त्याबद्दल मला थोडं सांगा कसं राहते कसं नाही. शेगावची ती यात्रा तर खूप मोठ्या प्रमाणात भरते. सगळ्यांनाच माहिती आहे श्री संत गजानन महाराज यांचे तिथे दैवत आहे. लाखो संख्येने लोक असतात प्रकट दिनाच्या दिवशी तेव्हापासून रोज कीर्तनाचा कार्यक्रम असतो. आणि तिकडे राहण्याची वगैरे सोय आहे का ? हो राहण्याची सोय आहे राहणे जेवण नाश्ता तिथे सर्व सोय आहे आंघोळीची त्यांच्याकडून किंवा राहणे, कपडे घेऊन जाणे राहणे आणि फक्त यात्रेचा आनंद घेणे. पास वगैरे आहे का काही?

अच्छा अजून काही सांगू शकता का तुम्ह? अजून काय म्हणजे तुम्हाला जर तिथे पूजा करायची आहे किव्हा तुम्हला पारायण करायची इच्छा असेल तर तुम्हाला तीन दिवस पारायण करू देतात ते लोक.

तीन दिवसाच्या पारायण व्यवस्था आहे तिथे आ पोथी मिळते तुम्हाला आणि जे तिथेले पारायणाच जे कक्ष आहे तिथे तुम्हला आसन दिला जाते पोथी दिली जाते तिथे तुम्ही रोज पारायण करू शकता.

आणि जाण्याचा वगैरे कसा आहे? जाण्याचा एक तर तुम्हाला असेल तर काटोल वरून तुम तर तुम्ही काटोल किंवा नागपूरवरूनही जाऊ शकता इतना नारखेड वरून रेल्वे आहे रेल्वेने ही जाऊ शकता. ती सरळ तुम्हाला शेगाव शेगावला नेऊन देईल आणि शेगावला एक विशेष म्हणजे शेगाव वरून जे आपले रेल्वे बस स्टॉप आहे तिथून मंदिर पर्यंतच्या बसेस आहे त्या फ्री आहे शेगाव मंदिरा तर्फे जाणे आणि येणे.

हा अच्छा अच्छा. अजून काही विशेष सांगा

ही नाही म्हणजे सांगताना जरा बराच वेळ लागेल जर प्रत्येक गोष्ट तिथली सांगत गेलो तर इतका म्हणजे विशेष आहे तिथे.

सर्व नीटनेटकेपणा आहे आणि आदर आहे हा म्हणजे मायाळू पण आहे एकी खरच म्हणजे कुठेतरी असं मुलीला माहेरी गेल्यासारखं.

दर्शन होऊनाही व्यवस्थित दर्शन व्यवस्थित करू देतात ते लोक आणि ज्या लोकांना म्हणजे घाई आहे एकदा दर्शन झालाय आपलं परत घेण्याची इच्छा असेल तर मुखदर्शन म्हणून पण आहे तिथे त फक्त ते फेस टू फेस मूर्ती जवळ नाही जाऊ देत पण ते काच असत त्याला बाहेरून तुम्ही घेऊ शकता दर्शन अति ही व्यवस्था त्यांनी केली आहे.

हा म्हणजे आपण यात्रा जी आहेत खूप छान प्रकारे आपण पार पाडु शकतो जर आपण गेल तर.